ते फिश सेल करतोय असं दिसतंय आपल्याला त्याच्याजवळ खूप फ्रेश फिश आहेत एका ट्रॉली मध्ये घालून ठेवले आहे खालतीसुद्धा प्लास्टिकवर पगाळलंय फिश सेल करण्यासाठी आणि फिश घेण्यासाठी काही लोकांची गर्दी सुद्धा दिसते.

इकडे एक आपल्याला मोठी नदी दिसते नदीच्यावर आपल्याला एक ब्रिज हि दिसतोय ह्या नदीच्या आजूबाजूला खूप हिरवीगार झाडे दिसताय घरही सुद्धा दिसतायत आणि आपण--

इकडे गार्डन आहे गार्डनमध्ये खूप छान लॉन दिसतंय आणि ह्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर वेगळ्या कलरचे फ्लावर्स हि दिसतायत.

छान शेप मध्ये कट केलेल्या ट्रीस दिसतात आजूबाजूला सुद्धा हिरवा चार च आहे खूप छान गार्डन दिसतंय आपल्याला इकडे.

इकडे एक प्ले पार्क आहे प्ले पार्क मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खूप गेम्स असतात आणखीन ह्याच्या बाजूला लॉन्स हि दिसतायत झाड हि दिसतायत.

या काळी नदीच्या शेजारी ऍक्टिव्हिटीस प्ले करताना लोक हि दिसतायत आजूबाजूला छान हिरवं आहे आणि नेचर एन्जॉय करण्यासाठी खूप छान स्पॉट आहे.

आपल्या बेळगाव मध्ये झाडांची काई कमी नाही आहे इथे झाड सुद्धा भरपूर दिसत आहेत असं आपलं एक सिटी खूप बयूटीफुल्ल दिसते|

आणि इकडे एक मोठा हॉल आहे त्या हॉल मध्ये असं ग्रुप करून भरपूर मुली रांगोळी घालत आहेत खूप छान रांगोळी घालत आहेत तसेच इकडे एक सर हि दिसतायत मेंटेन करण्यासाठी.

इकडे एक मेन्स पार्लर दिसतंय या मेन्स पार्लर मध्ये खूप सारे सर्विस दिले जातात या सर्विसेस साठी लागणारे प्रॉडक्ट्स इथं कपाटमध्ये ठेवलेले दिसतात मला आणि एक व्यक्तीच हेअर कटिंग सुद्धा चालू आहे.